जस आपल्याला माहित आहे मस्जिदचा कायमस्वरूपी हिरवा आणि कलर असतो त्याच्यात काळ्या कलर ची त्यांनी थोडीशी छोटी छोटी डिझाईन दिलेली आहे. जो मस्जिद चा गेट आहे तो काळ्या कलर चा आहे.

मोठी बिल्डिंगा देखील आहे.

लाइटिंग देखील चांगली सोय आहे कारण की रात्रीची वेळ आहे जो स लग्न चा स्टेज आहे त्या स्टेजच्या बाजूनेच येण्या जाण्यासाठी जो येण्या जाण्याचा जो गेट घेत आहे तो आहे.